ते लिंगभेदी टीका करतात, लोकांच्या मनात द्वेष निर्माण करता आणि त्यांचा पक्ष बहुसंख्य जागांवर जिंकलेला पाहतो शिवाय बहुसंख्य राजकारणी भ्रष्ट आहेत देशाच्या हितापेक्षा त्यांच्या वैयक्तिक हितासाठी त्यांच्या शक्तीचा दुरपयोग करतात घोटाळे

ते त्यांच्या स्वार्थासाठी काम करतात आणि प्रत्येक निवडणुकीत लोकांना मूर्ख बनवत असतात. जर आपण भारतीय निवडणूकीच्या परिस्थितीवर नजर टाकली तर, पुरेशी शक्ती आणि पैसा असलेली कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवू शकते, त्यांना फक्त देशाचे नागरिक असणे आणि किमान पंचवीस वर्षाचे असणे आवश्यक आहे सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक नसते अशाप्रकारे किती अशिक्षित, अपात्र उमेदवार सत्तेत येतात आणि त्यानंतर ते आपल्या भागाचा विकास सुद्धा करू शकत नाही हे आपण पाहतो.

अरे मध्ये डिस्कनेक्ट झालं होतं मला वाटतं नाही मला मला असं वाटायला लागला विवो कंपनीने मला मला थोडासा आता हे द्यायला लागेल प्रेरणा की कोथरूड मध्ये आपण काय बलान व्ही सेवन मध्ये नेटवर्क थोडेसे सुविधा करावी माझा आवाज तर येतोय ना ऐकू हो तुझा आवाज पूर्ण येतोय हा तुझा आवाज पूर्ण येतोय

आता हे पब्जी खेळायला लावलेत ना पब्जी चा नशा एवढा लागलाय ना सगळ्यांना हो ना नाहीये दवाई है औषध आहे ते म्हणजे काय काय लोकांना खेळता येत नाही खेळता पण येत नाही

म्हणजे क्षितिज पासून काहीतरी शिकायला पाहिजे नाहीच घेतला तर डिलीट करत चालायचा तो डायरेक्ट हा डायरेक्ट नाही आमच्या खेळायचा नाही ना आता काही जणांकडे ऑप्पो रेनो चा मोबाईल असतो तरी त्यांना नाही जमत मग माझ्याकडे तर साधा होता रेडमी नोट फोन होता यार आता त्याच्यात चालायचं नाही हा मग मी करतोतो इन्स्टॉल आता मला वाटतं हा

पब्जी ची ट्रेनिंग घ्यावी लागेल वाटतं तुम्हाला कुठून तरी

तो काही नीट खेळत नाही मी बघितलं त्याचा गेमप्ले नाही नाही नाही तू ये ना एकच गेम प्ले बघितला आहे माझा त्याच्या आधीचे गेम प्ले बघितले असते ना मग तू म्हटला असता की कैसे खेलता है कारण की एक वेळ लॉकडाऊन मध्ये बंटी आणि नीरज आणि शितल होती त्याच्यामध्ये अं शितल पण लॉक झाली आणि बंटी पण आऊट झाला

हो त्याला काउंट नाही करत ये मी सांगतोय तुला मॅथ्स ची स्टोरी सांगतोय मी तुला की विषय असा झाला की झालं होतं डोकं आउट झालंय लॉक झालय अं मी आणि नीरज उठलो नीरजला मी तीन वेळा रिवाय दिला एकच ठिकाणी राहून तरी पण तो इतका वेड्यासारखा खेळत राहायचा काय काय तू काय म्हणतोय बोल मी तेच बोलत होतो की तू माझा गेम प्ले पूर्ण नाही बघितला

अं तुला माझा आठवतं का कृष्णा आपण लॉकडाऊन मध्ये खेळायचो रूम बनवून आपण एकदा गौतम वर्माला ही मारलं होतं ना आठवतं का तुला मला आठवेना म्हणजे आम्ही एट मध्ये होतो आकाश बापरे आपण टीम अप करून घेतलं होतं चीटिंग केली होती थोडं स पण ठीक आहे यार थोडाफार तर चालतंय ना पण प्रो प्लेयर मळायला घेतलं ते साहिल मुळे अं

साहिल मध्ये गेम प्ले खरंच छान आहे थोडासा साहिल मोरे पण खेळतो साहिल मोरे खूप छान खेळतो हो साहिल मोरे म्हणजे कृष्णा आणि साहिल मोरे हे वन ऑफ वन स्टेडियम खेळायचे आणि खूप टफ कॉम्पिटिशन व्हायची त्यांची नाही पण साहिल कधीच जिंकला नाही रे माझ्या स्टेडियम मध्ये

अच्छा हा पण साहिल चा गेम प्ले खरंच चांगला जी मोमेंट आहे त्याचं आणि हे खूप भारी होतो मस्त हेडफोन वगैरे घालून खेळायचा मग आता त्याचं ऑपरेशन होणार आहे ना कानाचं आत्ता झालं झालं ये

तर आता तो हेडफोन नाही लावत आता बिना हेडफोन मग त्याला थोडं फूट पिंट चा आवाज येणार नाही अरे यार खूप वाईट चांगला प्लेयर खेळाडू खूप चांगला होता यार

दानेश पण चांगला प्लेयर होता

दानेश म्हणजे तुझ्यासारखा दानेश पण खूप चांगला नाही मी थोडा बरा होतो त्याच्या पेक्षा नाही मी खूप बरा होतो मी एस वर जाऊन आलो आहे मी एवढा बरा होतो अरे पण क्षितिज ने बघितला ना गेम प्ले आता बंटी

तू खेळतो कुठे आमचा ग्रुप सोबत

विराज आणि महेश खेळता असतो आम्ही अरे राज किती चांगला न्यू प्लेयर आहे राज पण झाला राज पेक्षा राज चांगला खेळतो उलट आणि राज ना एका अंगठ्याने खेळतो तो थ्री फिंगर पण नाही खेळत हो तो पण आता चांगला झाला

तो शिव्या देऊनच समोरच्याला मारून देतो गोळी तिथं गरजच नाही पडत चीटिंग करतोय तो गेम मध्ये तो माइक ऑन करतो ओपन फॉर ऑल मध्ये आणि पूर्ण याच्यात शिव्या देऊन घेतो

हा जळगाव मध्ये राहणारे लोक इकडून निघा नाहीतर ठोकेन

मी येणार होतो तिकडे पण म्हटलं काय उगाच शिव्या खायच्या खूप बारीक झाला आहे तो काहीतरी डायट केलं वाटतं त्याने बारीक म्हणजे तू केव्हा बघितलं त्याला आता तो मस्त कटिंग करून आलाय ना बारीक केसांची लाल शर्ट घालून

त्याचा लाल शर्ट किती सुंदर दिसतो रे तुला एक किस्सा सांगतो कृष्णा मी हॅलो अं त्यादिवशी राजा आला बघ जळगाव वरून हा त्या त्यादिवशी तो तिकडून अं महेश ची गाडी घेऊन आला अन असा एक शर्ट टाकून आला होता ती कोणती पॅन्ट होती कार्गो सारखीती घालून आला होता कोणाला समजतो तुला चष्मा वगैरे लावून गाडी वरती उभा होता एकदम मिडल मध्ये त्याला मी दुरूनच बघितलं हा कोण अं सी एच ओ असं बोललो मी इकडून आणि समोर गेलो तर तो निघाला मला इतकं हसू येत होतं पण तितकच कुठे सांगतोय का ते भगवान श्री

त्याला म्हटलं यार राज किती छान दिसतोयस तू आज एक नंबर म्हटलं हिरो दिसतोय असं सांगावं लागलं पण त्याला

तोच होता आणि समोर गेला तर हा CHU पण त्याला म्हटलं अरे राज का दिसतोय म्हटलं तू कटिंग मध्ये भारी दिसतोय म्हटलं म्हणजे तू खोटं सांगितलं ना त्याला

मग नंतर त्याने मस्त दाढी वरती हात फिरवला मूछला असा ताव दिला केसांना थोडी हे केलं लगेच चष्मा पण काढून पुसला वापीस घातला हे एकदम फॉर्म मध्ये कॉलेजला गेलो आम्ही कॉलेजला मग अह कॉलेजला गेलो आम्ही आणि कॉलेजला गेल्यानंतर दोन-तीन मुलं बोलले त्याला की राज तू काय बनून आला काय बनून आला आहे मला तेव्हा ते हसू यायचं नंतर मग साक्षी आणि कोण आलं होतं सोफि आला होता सोफी सोफी सोफी पण बोलला राज तूकाय बनून आला म्हणे साक्षी पण बोलली काय बनून आला मला तेव्हा हसू येत होतं पण म्हटलं जाऊ दे आता काय सांगायचं याला यार खूपच अतरंगी आहे यार सगळ्यांचा प्रेमळ ये तो मला वाटतं तो इलेक्शन मध्ये उभा राहिला पाहिजे तो आमदार का नाही होत रे तो आमदार का नाही होत आता कन्फ्युजन की कुठून इलेक्शन वरती उभा राहू जळगावहून होवू बिहार वरून होवू की पुण्याहून होवू अरे त्याला बिहारमध्ये तो करू शकतो त्याला म्हणजे बिहार मध्ये त्याच्या आवाजात दम आहे ना

हे MBA वगैरे सगळे मोह माया आहे त्याच्यासाठी मी त्याच्यात काहीच कामाचा नाही आहे सॉरी हे जळगाव पुणे येणं-जाणं करणं सगळं मोह माया त्यानेच आमदार की करायला पाहिजे खरंच आमदारकीची गरज आहे आपल्याला

हा ते तसं करू शकतो तो जबरदस्ती तिकीट बुक करून देणार की तुझं बुक झालाय झालंय पैसे पाठवून आणि जर समोर म्हटलं समोरचा असं म्हटलं तर मला नाही जायचं हे चल रे तुला विचारलं की मी तुला मी सांगतोय की तुला जायचं आहे तर जायचं ते मुन्नाभाई मधला तो डायलॉग होता नारे तो याचा सर्किट चा भाई ने बोला जाने का तो जाने का तशातला भाग झाला यार तो राज खूपच अँटिक पीस आहे यार त्याला थोडं सांगावं लागेल आपल्याला

तो चांगला आहे तसा तो मनाचा खूप चांगला आहे

Hello अं Hello हा ताई काय करतेस? काय नाही, बसले आहे, अग आताच आले मी college मधून, काय बोलते, कशी आहेस?

काय करत होतीस? काय नाय अभ्यास करत होते जरा. हा, हा, हा शाळेतून कधी आली? बारा लाच आली बारा ला सुटते ना शाळा.

हो आता येईल परत दुसरी परीक्षा, आता एक गेल्या महिनात संपली आता पुढच्या महिन्यात आहे starting ला main अभ्यास वागेरे ठीक चालला आहे ना? हो हो, ठीक चाललंय सर्वा. हा, हा सामाय परीक्षेला किती mark मिळाले? अजून result लागला नाही आहे, तो आता लागेल परवा आहे, परवा समजेल.

येते ना सर्वा वेवस्थित अभ्यास?

हम्म हम्म

माझा देश म्हणून. माझा देश, शाळेत सांगितळा का निबंध लिहायला?

हा म लिहिणं मग देशावर.

भारत हा माझा देश आहे, आता पहिलं थोडासा अगोदार लिहायच सारे भारतीय माझे मानव आहे, असा पहिलंद अगोदर लिहायच

जय जवान जाय किसान, ही आपल्या देशाचे बी ब्रीद वाक्य आहे, उद्योगा मध्ये सुद्धा अनेक उध्योग पटींनी उध्योग पटींनी भारताचे स्थान उंचावर नेहले आहे. हा हा ते पण लिहू शकतो आपण

हे खूप सारे वीर योधा वागेरे झाले होते अह ना जंग मधे

आपल्या भारताला भारत देशाला स्वतंत्र मिळाळ होते. ते पण लिहायच आणि आपल्या भारत देशात अनेक खेळाडू होऊन गेले कलावंत शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी आपल्या भारताचे नाव मोठे केले.

ते पण लिहू शकतो, तसेच इतिहास भूगोल खगोलशास्त्र गणीत विज्ञान या सगळ्या शास्त्रा मध्ये भारताचे भारताने भारत देशाने खूप प्रगती केली आहे. आपल्या भारत देशासाठी काही खूप वीरांनी बलिदान पण दिला आहे ना

हो हे पण लिहू शकतो ना, भारताचा राष्ट्रीय पक्षी, परत भारताच्या राष्ट्रीय नदी आणि प्राणी वेगेरे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे अस लिहायच. गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे.

असा देश आहे, आणि भारत हा दक्षिण आशिया येथील एक प्रमुख देश आणि गजातील प्राचीन संस्कृति पैकी एक आहे. असा पण लिहू शकते हो, आता भारता मध्ये कस रामायण आणि महाभारत पण होते ना ते पण लिहू शकते मग हो ते पण लिहू शकते रामायण महाभारता मधल

त्यांच्या मधले खूप सारे योध्या वागेरे पण लिहू शकते, त्यांचा त्यांच्या मधून माहिती कोण - कोण हा कोण - कोण होऊन गेले महात्मा गांधी

लोकमान्य टिळक आशे वीर नेते होऊन गेले.

त्यांच पण लिहू शकतो आपण त्यांनी आपल्या देशशासाठी किती - किती, काय - काय केल आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून दिल. अस लिहू शकतेस तू असा पण.

तुझ्या मनाच पण टाकू शकतेस तू हो आता एक ब्रीद वाक्य आठवळ मला जय जवान जय किसान हे पण आपल्या देश देशालच हा

हो. हा ते पण लिहू शकतेस तू

आणि भारताचा राष्ट्रीय ध्वज कमळ आहे. परत भरताचे राष्ट्रीय भारताचे राष्ट्रीय फूल आहे कमळ.

भारताचा परत आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. हे पण लिहायला हवा त्याचा आत थोडासा

हा तेच मी हे पण सगळं add लिहि लिहिण सर्व तुझ्या पण मनानी पण थोडस काही तरी लिही तुला अजून माहिती असेल ना काय हो माहिती आहे, थोड - थोड अं स ते स ते थोडा - थोडा पण लिहिण भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे

हो हो हो

हम्म असे हे पण लिहायच